लिब्रिऑफिस बसे च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
कॉम्प्लेक्स फॉर्म्स वरील ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत कॉम्प्लेक्स फॉर्म बनवणे आणि त्या फॉर्म मध्ये बदल करणे
मागील ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्म्स वापरून दाता कसा भरायचा आणि Baseच्या सहाय्याने फॉर्म मध्ये बदल कसा करायचा ते शिकलो
या ट्युटोरियलमध्ये कॉम्प्लेक्स फॉर्म कसा बनवायचा हे जाणून घेऊ
लिब्रिऑफिस बसे प्रोग्राम सुरू नसल्यास प्रथम आपण तो सुरू करा

आणि आपला लायब्ररी डेटाबेस उघडू या
बेस पूर्वीपासूनच सुरू असल्यास आपण फाइल मेनूमधील ओपन वर क्लिक करून लायब्ररी डेटाबेस उघडू शकतो
किंवा फाइल मेनूमधील रिसेंट डॉक्युमेंट्स वरही क्लिक करू शकतो
आपण लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती ठेवणारा नवा फॉर्म तयार करू या
स्क्रीनवर दर्शवलेल्या इमेज प्रमाणे आपण हा फॉर्म डिझाईन करू या
बेसच्या मुख्य विंडोवर जाआणि डाव्या पॅनेलमधील डेटाबेस सूचीतील Formsया आयकॉनवर क्लिक करा
आणि नंतर उसे विझार्ड टीओ क्रिएट फॉर्म वर क्लिक करा
आता येथे फॉर्म्स विंडो आणि आपल्याला परिचित असलेला फॉर्म विझार्ड स्क्रीनवर दिसेल
आपण या विझार्ड बद्दल तपशीलवार माहिती घेतली असल्यामुळे आपण पुढे जाऊ या
फील्ड सिलेक्शन या स्टेप 1 मध्ये आपण टेबल्स ओर क्वेरीज च्या ड्रॉप डाऊन मधूनTablesBooksIssued निवडू या
डबल एरो असलेल्या बटणाच्या सहाय्याने डावीकडील सर्व फील्ड्स उजवीकडे स्थलांतरित करा
एलटीपॉजेग्ट नेक्स्ट वर क्लिक करा
स्टेप 2 आपण सोडून देणार आहोत
खालील नेक्स्ट वर क्लिक करा
आता आपण स्टेप 5 वर आहोत
आपण कोलमनार लेबल्स लेफ्ट ही रचना निवडून नेक्स्ट वर क्लिक करा
पुन्हा नेक्स्ट वर क्लिक करा कारण आपण स्टेप 6 देखील सोडून देणार आहोत
स्टेप 7 मध्ये ईसीई ब्लू निवडून नेक्स्ट वर क्लिक करा
स्टेप 8 मध्ये फॉर्म ला बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स असे नाव द्या
एलटीपॉजेग्ट आणि मॉडिफाय ठे फॉर्म हा पर्याय निवडा
पुढे फिनिश या बटणावर क्लिक करा
विझार्ड पॉपअप विंडो बंद होऊन आपल्याला फॉर्म डिझाइन विंडो दिसू लागेल
येथे फॉर्म चा वापर दाता एंट्री साठी करण्यापूर्वी त्यात आपण काही बदल करणार आहोत
प्रथम आपण फॉर्म वर दिसत असलेले सर्व घटक अनग्रुप करून घेऊ
असे केल्याने फॉर्म वरील प्रत्येक घटकाच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल करणे सोपे होते
एकाच वेळी फॉर्म वरील सर्व घटक अनग्रुप करण्यासाठी प्रथम आपल्याला हे सर्व घटक सिलेक्ट करणे आवश्यक आहे
हे करण्यासाठी प्रथम फॉर्म डिझाइन टूलबार उघडू या
त्यासाठी वरील व्ह्यू मेनूमधील टूलबार्स क्लिक करा आणि नंतर फॉर्म डिझाइन वर क्लिक करा
या टूलबारमधील पहिल्या आणि सगळ्यात डावीकडे असलेल्या माउस पॉइंटर या आयकॉनवर एकदा क्लिक करा
आपण यापुढे ह्याला सिलेक्ट आयकॉन असे संबोधणार आहोत
याचा उपयोग Formमधील घटक क्लिक करून सिलेक्ट करण्यासाठी आणि ड्रॅग करण्यासाठी होतो
आता Formच्या डाव्या बाजूला वरती क्लिक करून उजव्या बाजूला खाली तिरपे ड्रॅग करा
आपल्याला आता एका आड एक काळ्या पांढ या ओळी असलेला आयत दिसेल
Formमधील सर्व घटक या आयतात असल्याची खात्री करून घ्या
फॉर्म मधील घटकांचा समूह सिलेक्ट करण्यासाठी आपण ही पध्दत सतत वापरणार आहोत
आता आपल्याला या सर्व घटकांभोवती हिरव्या रंगाच्या छोट्या चौकटी दिसतील
आता आपण येथे कुठलीही कृती केली तर तिचा परिणाम या भागातील सर्व घटकांवर एकसारखा होईल
आता माऊसचा पॉइंटर कुठल्याही लेबलवर फिरवा
आपल्याला दिसेल की लेबल्स आणि टेक्स्ट बॉक्सेस वर माऊसचा पॉइंटर अधिकच्या चिन्हासारखा दिसत आहे
मग लेबलवर राईट क्लिक करून ग्रुप मधीलUngroup वर क्लिक करा
आता आपण फॉर्म वरील सर्व घटकांच्या वरती दर्शवले जाणारे हेडिंग टाईप करा
त्यासाठी फॉर्म मधील घटक खाली सरकवून ते formच्या मध्यभागी आणा
प्रथम डाउन एरो चे बटण सात वेळा दाबा
मग राइट एरो चे बटण चौदा वेळा दाबा
आपल्याला दिसेल की सिलेक्ट केलेले फॉर्म वरील सर्व घटक उजव्या बाजूला आणि मध्यभागी स्थलांतरित झाले आहेत
आता आपल्याला जेथे हेडिंग टाईप करायचे आहे तिथे कर्सर न्या
त्यासाठी फॉर्म विंडोच्या डावीकडे वरती क्लिक करा
आणि दोन वेळा एंटरचे बटण दाबा
टॅबचे बटण चार वेळा दाबा
आणि मग फॉर्म टीओ ट्रॅक बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स असे टाईप करा
आपण एकेका लेबल्स आणि टेक्स्ट बॉक्स वर क्लिक केले असता आपल्याला असे दिसेल की एकेक लेबल्स आणि टेक्स्ट बॉक्स वेगवेगळी हायलाईट होत आहे
पुढे आपण फॉर्म वरील बुकिड आणि मेंबेरिड या लेबल्सची नावे बदलू या
आपण बुकिड या लेबलवर डबल क्लिक करू
ज्यामुळे आपल्याला परिचित असलेली प्रॉपर्टीज विंडो उघडेल
लेबलसमोर बुक तितले असे टाईप करा
आता फॉर्म वरील मेंबेरिड या लेबलवर क्लिक करा
आपल्याला दिसेल की प्रॉपर्टीज विंडो रिफ्रेश झाली आहे
पुन्हा येथे आपण लेबल समोर मेंबर नामे टाईप करू या
आपण टॅब की दाबल्यावर फॉर्म वर आपल्याला नवीन बदललेले लेबल आल्याचे दिसेल
आता पुढे आपण ह्या घटकांचा फॉन्ट साइझ बदलू या
पुन्हा सर्व घटक सिलेक्ट करा
आपण क्लिक ड्रॅग आणि ड्रॉप या पध्दतीचा वापर करू या
आणि आता आपण कुठल्याही लेबलवर डबल क्लिक केल्यावर प्रॉपर्टीज विंडो उघडेल
फॉन्ट शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि त्याच्या उजवीकडे असलेल्या चौकोनी बटणावर क्लिक करा
उघडलेल्या नव्या पॉपअप विंडोमध्ये बोल्ड वर आणि साइझ मध्ये आठवर क्लिक करा
आणि ओक या बटणावर क्लिक करा
आपल्या लक्षात येईल की संपूर्ण फॉर्म चा फॉन्ट बोल्ड झाला असून त्याचा आकार बदलून आठ झाला आहे
पुढे आपण फॉर्म मधील सर्व घटक स्थलांतरित करून ते विंडोच्या मध्यभागी आणा
त्यासाठी आपण सर्व घटक सिलेक्ट करू या
आता कुठल्याही लेबलवर क्लिक करून ते फॉर्म डिझाइन विंडोच्या मध्यभागी ड्रॅग करा
आता फॉर्म सेव्ह करा
आणि ही विंडो बंद करा
आता आपला फॉर्म कसा दिसतो हे बघण्यासाठी बेसच्या मुख्य विंडोवर जा आणि उजव्या पॅनेल मधील बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स या formवर डबल क्लिक करा
येथे दाता एंट्री करण्यासाठी तयार असलेला फॉर्म उघडेल
आता या फॉर्म मध्ये आपल्याला काही सॅम्पल दाता दिसेल
बुक तितले आणि मेंबर नामे समोर आपल्याला काही आकडे दिसतील
प्रत्यक्षात हे बुक्स आणि मेंबर्स टेबल मधील प्रायमरी नंबर्स आहेत जे आपल्या ओळखीचे नसतात
तुम्हाला येथे पुस्तकांची नावे बघणे जास्त आवडेल
आपण हे कसे करू शकतो
एक पध्दत म्हणजे लिस्ट बॉक्स नामक फॉर्म कंट्रोल समाविष्ट करणे
आपण पुढील ट्युटोरियलमध्ये लिस्ट boxसमाविष्ट करणे आणि त्याचा वापर तसेच इतर फॉर्म कंट्रोल्स बद्दल जाणून घेऊ
आपण कॉम्प्लेक्स फॉर्म्स वरील या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण काय शिकलो ते थोडक्यात
कॉम्प्लेक्स फॉर्म बनवणे आणि त्या फॉर्म मध्ये बदल करणे
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद